अरे संतोष, ये की. कसं येणं केलंस? मॅडम, आदिवासी पाड्यावर सर्वेसाठी जाणार आहे. तिथे कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे, असे कळले. त्याची करणे जाणून घ्यायला आलो आहे. अच्छा, सुंदर कार्य सुरू करत आहात तुम्ही. सांगते. ये बस. तर माल न्यूट्रिशन किंवा कुपोषण हे डब्ल्यूएचओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या व्याख्येप्रमाणे अशी परिस्थिति असते किंवा अशी प्याथोलोजिकल परिस्थिति असते ज्यामध्ये प्रामुख्याने प्रथिने म्हणजे प्रोटीनस, क्यालरीज म्हणजे उष्मांक यांची शरीराला विविध पध्दतीने कमतरता जाणवते. या आजारचे प्रमाण प्रामुख्याने लहान मुले किंवा बालके यांच्यामध्ये असते. तसेच या आजारात बालकांची ऊंची किंवा किंवा वजन त्या वयोगटाला अपेक्षित अशी वाढत नाही किंवा अपेक्षेपेक्षा कमी असते. मॅडम, या आजारचे प्रमाण भारतात किती असेल? संतोष, या आजारचे प्रमाण भारतामध्ये तीन वर्ष व त्याखालील वयोगटामध्ये चाळीस टक्के तरी आहे. परंतु हा आकडा मोठही असू शकतो. मॅडम, या आजाराची कारणे कोणती व कशी? संतोष, हा आजार मुख्यत्वे लहान बालकातील असलेले कुपोषण, मातेमधील असलेले करणे व सामाजिक अशा तीन प्रमुख टोपणांखाली आपण डिव्हाईड करतो. मॅडम, बालक कुपोषितबद्दल मला माहिती मिळू शकेल का? संतोष, बालकांमध्ये कुपोषणाची अनेक कारणे असतात. त्यातील काही प्रमुख कारणे सांगते. जसे लो बर्थ वेट बेबी लो बर्थ वेट बेबी म्हणजे असे बालक ज्याचे जन्मतः वजन अडीज किलो किंवा त्याहूनही कमी असते.

उशिरा स्तनपान सुरू करणे, किंवा काही कारणांमुळे अजिबातच स्तनपान न करणे यामुळे देखील माल न्यूट्रिशन हे होऊ शकते. तसेच डिलेड विनि म्हणजे जेव्हा बालक सहा महिन्यांचे होते तेव्हा आपण बालकाला वरील सकस आहार सुरू करतो. परंतु काही कारणाने बालकाला असा आहार उशिरा सुरू केला जातो. त्यामुळेसुद्धा कुपोषण हे होते. तसेच फूड फ्याट्स म्हणजे बालकाला डब्यातील पावडर घालणे, वरील आहार लवकर न सुरू करणे, तळलेले बाहेरचे पदार्थ देणे, यामुळे सुद्धा माल न्यूट्रिशन हे होते. तसेच रिकरंट किंवा परसिस्टंट इन्फेक्शन ज्याला आम्ही म्हणतो. जसे सतत जुलाब होणे, म्हणजे डायरिया रेस्पिरेटरी इंसपेक्षन्स म्हणजे न्यूमोनिया किंवा बाळाची छाती भरणे, मिजस म्हणजे गोवर, चिकन पोक्स म्हणजे कांजण्या किंवा पोटात जंत होणे, ही बालकांमधील काही कुपोषणाची किंवा माल न्यूट्रिशनची प्रमुख कारणे आहेत. धन्यवाद मॅडम बालकांविषयी माहिती दिल्याबद्दल. या आजाराच्या करणांमध्ये माता हे कारण आहे. त्याच्याबद्दल मला माहिती मिळू शकेल का? हो संतोष, सांगते. मातेमध्ये देखील कुपोषणाची अनेक कारणे असतात. त्यातील प्रमुख कारण असते मातेचे स्वतःच होणारे कुपोषण त्याला अनेक कारणे असू शकतात. सामाजिक, तिचे स्वतःचे आजार किंवा तिला योग्य प्रमाणामध्ये योग्य तो आहार न मिळणे, तसेच ह्या सगळ्या कारणांमुळे तिचे स्तनपान उशिरा किंवा व्यवस्थित न सुरू होणे, तिची स्तनपानाविषयी असलेली अ जागरूकता ज्यामुळे ती बाळाच्या फीडिंग कडे दुर्लक्ष करते. बाळाला

लवकर रुजू होते, आणि बाळाचे स्तनपान हे कमी वयामध्ये तुटते. धन्यवाद मॅडम मातेविषयी माहिती दिल्याबद्दल. सामाजिक घटकाविषयी मला माहिती मिळू शकेल का मॅडम? हो संतोष. नक्की सांगते. सामाजिक घटक हा एक खूप मोठा विषय आहे. तरी आपण त्याला समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. यामध्ये प्रामुख्याने पोवर्टी म्हणजे गरीबी, अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काम नसणे, परिवरचा मोठा आकार ज्यामध्ये अनेक मुले असणे, यामुळे सुद्धा कुपोषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. तसेच अनहयाजेणीक लिविंग कंडिशन्स म्हणजे घराभोवती असलेला गलिच्छपणा, छोट्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात नंबर लोक राहणे, तसेच खाण्यापिण्याची तदाद असणे, इनअडीकवेट फूड डिस्ट्रिब्युशन म्हणजे परिवारामध्ये पुरुष आणि मोठ्या मंडळींना अधिक आहार जाणे, त्यामध्ये मातेला आणि बाळाला जेवण मिळणे, ही काही प्रमुख कारणे असतात. त्यावतिरिक्त मुलगी आहे म्हणून जेवण न देणे, अनाथ आहे म्हणून योग्य आहार न देणे, हीसुद्धा काही सामाजिक कारणे आहेत. तसेच काही सुपरस्टीशन किंवा काही चुकीचे विचार देखील आपल्या समाजात आहेत. त्यातील एक प्रमुख म्हणजे बाळाला लागणारे क्लोस्ट्रोल हे बाळाला धोकादायक असते, ते बाळाने पिऊ नये असा अजूनही समज आहे. किंवा बाळाला दूध दिल्याने जुलाब होतात असाही एक समज आहे. क्लोस्त्रोम किंवा आईचा जे पहिले दूध असते, ते घट्ट चिक पिवळ्या रंगाचे असते. ते बाळसाठी अमृतसमान असते. त्यामध्ये अनेक अॅंटी बायोटिक्स, अॅंटी बोडिज आणि पोषक द्रव्ये असतात. हे बाळाला मिळाल्यास बाळाची इम्युनिटी किंवा प्रतिकारक्षमता खूप चांगल्या पध्दतीने तयार होण्यास मदत होते. मात्र अनेकदा सामाजिक प्रेशरमुळे हे असे दूध काढून फेकले जाते आणि बाळाला अशा दुधापासून वंचित ठेवले जाते. तसेच काही चुकीच्या सवयी जसे अन्नप्राशनम यासारख्या चुकीच्या पध्दती यामध्ये बाळाचे अन्नप्राशनम हा कार्यक्रम सहा महिन्यात न करता एक वर्ष किंवा त्यापुढील वयोगटात करून मग त्याला वरील पोषक अन्न घालणे, ह्या सुद्धा काही चुकीच्या सवयी आहेत. तसेच चुकीच्या पध्दतीने आहार तयार करणे जसे की पालेभाज्या चिरून मग त्या धुणे, किंवा भाज्या किंवा पदार्थ शिजवताना त्यावर आलेले पाणी फेकून देणे, या अशामुळे सुद्धा कुपोषण हे होते. तसेच काही कम्युनिटी फ्याक्टरसुद्धा असतात जसे एखाद्या देशमध्ये सिविल अनरेस्ट असणे, युद्ध असणे, चक्रीवादळ किंवा दुष्काळ पडणे, त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कुपोषण हे होत असते. तसेच भारतामध्ये अनेक लहान मुलींना मुली आहे म्हणून स्लममध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये योग्य प्रमाणात आहार हा दिला जात नाही. त्यामुळे सुद्धा कुपोषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. पीईएम म्हणजे प्रोटीन, एनर्जि, माल न्यूट्रिशन, हे माल न्यूट्रिशन किंवा कुपोषणाचा एक गंभीर आजार आहे. तो भारतामध्ये प्रामुख्याने बिमरो स्टेट्स ज्याला म्हंटले जाते, म्हणजे बी फॉर बिहार, एम फॉर मध्य प्रदेश, आर फॉर राजस्थान आणि यू फॉर उत्तर प्रदेश, या काही राज्यांमध्ये या आजारचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. धन्यवाद मॅडम. खूप छान माहिती दिल्याबद्दल. मॅडम अजून एक प्रश्न मी विचारू शकतो का तुम्हाला? मॅडम, फील्डवरती कुपोषित मुळे कशी ओळखायची? सुंदर प्रश्न विचारलास संतोष. हा प्रश्न तुम्हाला फील्डवरती काम करताना निश्चित मदत करेल. सो कुपोषण म्हणजे प्रोटीन, एनर्जि, माल न्यूट्रिशन, याचे प्रमुखताः चार प्रकार असतात. ज्याच्यामध्ये अन्डर न्यूट्रिशन, क्वेशरकर, मरासमस आणि मरासमरी क्वेशरकर असे चार प्रमुख भाग होतात. मॅडम अन्डर न्यूट्रिशनची मुले कशी ओळखायची? अन्डर न्यूट्रिशनची मुले ओळखण्यासाठी तुम्हाला बलांची वजन आणि ऊंची आणि इतर काही पॅरामीटर्स असतात ते चेक करावे लागतात. यामध्ये साधारणतः तुम्हाला असे जाणवेल की बाळाचे जे वजन आहे, ते अपेक्षेपेक्षा ऐशी टक्के, ऐशी टक्क्याच्याही खाली भरते. तसेच या बाळांमध्ये ऊंची सुद्धा अनेकदा अपेक्षेपेक्षा कमी असते. या दोन्ही यांना आम्ही न्यूट्रिशनल द्वार्फिझम असे म्हणतो, याच्यामध्ये बाळाची वाढ होत असते, परंतु अपेक्षेत होत नसते. पण हे क्वेशरकर किंवा मरासमस इतके घातक नसते. मुखत्वे बाळाची भूक कमी झाली असते, आणि बाळमध्ये न्यूट्रिशन्सची गरज असते. पण बाळाला ते मिळत नसते. धन्यवाद मॅडम, अन्डर न्यूट्रिशनबद्दल माहिती दिल्याबद्दल. मॅडम मरासमसबद्दल मला माहिती मिळेल का? हो नक्कीच. मरासमस हा शब्द एका ग्रीक शब्दावरून आलेला आहे. मरसमोस म्हणजे वेस्टिंग म्हणजे शरीराची होणारी हानी किंवा झीज. हा एक अतिशय जुनाट पध्दतीचा असतो. आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बाळाचे

अन्डर न्यूट्रिशन किंवा पोषक द्रव्ये ही मिळालेली नसतात. हे खूप हळुवारपणे होत असते. आणि त्यामुळे बालक यामध्ये मोठ्या प्रमाणावर भरडले जाते. मुख्यत्वे मरासमसमध्ये बाळाचा सिव्हियर वेट लॉस होतो. म्हणजे अपेक्षित वजनाच्या साठ टक्के पेक्षाही बाळाचे वजन हे कमी असते. तसेच बाळाच्या मसल्सची स्नायूची सुद्धा झीज झालेली असते. बाळाच्या शरीरातील सबक्युटानस टिश्यू म्हणजे फ्याटचे टिश्यू सुद्धा कमी झालेले असतात. आणि बाळक्या अंगावर सूज सुद्धा दिसत नाही. अशा मुलांमध्ये अनेकदा भूक ही नॉर्मल असते परंतु त्यांची ऊंची आणि वजन अपेक्षेपेक्षा खूप जास्त कमी असते तसेच त्यांच्या शरीराची अॅक्टिविटीसुद्धा कमी असते. बाळांच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचे तेज दिसत नाही. मेंटली ते अलर्ट असतात. आजूबाजूला काय चाललं आहे ते कळत असते. परंतु त्यात भाग घेण्याची एक प्रकारची त्यांच्यात क्षमताच नसते. यांच्यामध्ये होत असलेल्या विटामीनच्या देफिशियनसी किंवा कमतरता या थोड्याशा मास्ट असतात आणि या बालकांच्या शरीरातले प्रथिनांचे प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेले असते. धन्यवाद मॅडम. मरासमसबद्दल माहिती दिल्याबद्दल. मॅडम मी अजून एक विचारू शकतो तुम्हाला? क्वोशरकरबद्दल मला माहिती मिळू शकेल का? नक्कीच संतोष. क्वोशारकर हा तिसरा प्रकारचा माल न्यूट्रिशनचा आजार आहे. मुळात हा शब्द प्रेफेसर सीसेली विल्यम्स यांनी दिला आहे. ज्याच्यामध्ये पेशंटमध्ये अकयूट प्रोटीन एनेरजी माल न्यूट्रिशन म्हणजे अचानकच बाळामध्ये प्रथिनांची कमतरता जाणवायला लागते. किंवा न्यूट्रिशन यांची कमतरता जाणवायला लागते. आणि हे साधारणतः अचानकपणे दूध बंद केल्यामुळे किंवा बाळाचे अन्न व्यवस्थित न सुरू केल्यामुळे होते. या बाळांमध्ये वजन हे साधारणतः एकसष्ठ ते ऐशी टक्के या रेंजमध्ये असते. तसेच या बाळांच्याअंगावरती सूज असते. मानसिकरित्या काही बदल जाणवतात. बाळांच्या त्वचेवर आणि केसांमध्ये देखील अनेक बदल जाणवतात. ही बाळे मेंटली कधी अलर्ट असतात, कधी नसतात. आजूबाजूच्या सरवून्दिंग मध्ये त्यांना कधी इंट्रेस्ट असतो, किंवा कधी इंट्रेस्ट नसतोही. अशा बाळांमध्ये इन्फेक्शनचे प्रमाण खूप मोठे असते. अशी बाळे वारंवार आजारी पडतात. तसेच त्यांच्यामध्ये जुलाब म्हणजे डायरियाचे प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणावरती असते. अशा बाळांमध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे आणि शरीरात पाणी साठून राहिल्यामुळे एक प्रकारची सूज जाणवते. त्यामुळे बाळ हे आपल्याला सुजलेले असून सुद्धा गुबगुबीत दिसते सामान्य माणसाला. आणि बाळाच्या संपूर्ण अंगावर सूज आल्यावरती आपण त्याला शुगर बेबी म्हणजे गुबगुबीत बाळ म्हणून सुद्धा समजतो. पण अकचुयली ते बाळ आतून आजारी असते. त्याचे बाजण कमी झाले असते, चेहर् यावरती तेज नसते. आणि आतून पाण्याचे प्रमाण कमी होत असते. तसेच ही बाळे यांच्यामध्ये भूक सुद्धा मोठ्या प्रमाणावर नसते. त्वचेमध्येही अनेक बदल असतात. जसे यांची त्वचा ही हायपर पिग्मेंटेड, दिसत्यमेटेड म्हणजे फ्लेक्स एक प्रकारचा एक डिझाईन काढल्यासारखी त्वचा शायनी झालेली असते. क्रेजी पिरोमिड दर्मोंतोसिस म्हणजे एक प्रकारची स्कीन डार्क होऊन त्याच्यावरती क्र्यक्स गेल्यासारखे आपल्याला दिसतात. तसेच या बाळांच्या केसांमध्ये सुद्धा अनेक बदल झालेले आपल्याला दिसून येतात. ह्या बाळांच्या रंगाचा केसांचा रंग हा चेंज झाला असतो. त्याला आम्ही फ्ल्यक्स सेन्स सुद्धा म्हणतो. म्हणजे काळेशार किंवा एका रंगाचे केस दिसण्याऐवजी डार्क, लाइट, डार्क, लाइट असे केस आपल्याला दिसतात. तसेच हे केस इतके नाजुक आणि तुटण्याजोगे झाले असतात की हे सहज हातामध्ये येतात. त्याला आम्ही बृटल हेयर्स म्हणतो. ही काही क्वाशोरकर आजाराची प्रमुख कारणे आहेत. हे युजुयली एक वर्षावरील मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसते. धन्यवाद मॅडम. क्वोशरकर हे एक कुपोषित बालकांमधील प्रमुख घटक म्हणून ओळखले जात होते. त्याच्याबद्दल माहिती दिल्याबद्दल खूप खूप मांनापासून आभार आहे मॅडम. त्यातला एक चौथा घटक म्हणजे क्वोशरकर मरासमस. याच्याबद्दल थोडी माहिती मिळू शकेल का? हो नक्कीच संतोष. मरसमिक क्कोशरकर हा एक मधला फेज असतो क्वोशारकर आणि मरासमसच्या ज्यामध्ये बाळ पूर्णतः मरसमिक किंवा पूर्णतः क्वोशरकर हे नसते. अशा बाळांमध्ये सूज तर येते, पण न्यूट्रिशन रिकवायरमेंट पण कमी झालेली असते. परंतु त्यांना वारंवार आजाराचा सामना करावा लागतो. जसे की या बाळांमध्ये डायरीया किंवा न्यूमोनिया यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती असते. ऊंची हा जो महत्वाचा फ्याक्टर आहे, तो कधी नियमित असतो कधी कमी असते. वजन हे पण अनेकदा क्वोशरकरची सुरुवातीची स्टेज असेल तर अंगावर आलेल्या सुजेमुळे या आजाराचे प्रमाण हे देखील कमी जास्त होऊ शकते. प्रामुख्याने या मुलांमध्ये देखील कधी भूक योग्य असते कधी योग्य नसते. अन्नाचे एनआयटी पचन न झाल्याने बालक कधी कधी चिडचिडे ही असते. रिकवायरमेंट न्यूट्रिशनची जास्त असते. परंतु बालकाला

शरीराचे तापमान आणि शुगरचे प्रमाण कमी होणे, हे देखील दोन महत्वाचे घटक असतात संतोष. अरे देवा. किती सामाजिक दुर्लक्षित आजार आहे. जनजागृती नसल्याने खूप बालकांचे नुकसान होते. तरी ह्या आजाराची लक्षणे कोणती जे आम्ही सर्वे दरम्यान शोधू शकू मॅडम? लक्षणे जी मी तुम्हाला सांगितली तशीच आहेत. त्याव्यतिरिक्त मुख्यत्वे बाळांचे त्वचेचे, केसांचे आणि वजन आणि ऊंचीतले बदल बघून तुम्ही निश्चित या बाळांची जनरल किंवा ग्रोस स्क्रिनिंग करू शकता संतोष.

नक्की संतोच. तुम्ही अतिशय कौतुकाचे काम सुरू केले आहात. आणि माझ्या देखील तुम्हाला भरपूर शुभेच्छा. अशी बालके स्क्रीन करून यांचा डाटा बनवून तुम्ही आमच्यापर्यन्त घेऊन या. आणि अशा बालकांना नक्कीच आपण मदत करू या. हा एक महत्तवाचा मुद्दा आहे. जो समाजामध्ये दुर्लक्षित आहे. आदिवासी जनजागृतीमध्ये हे करणे गरजेचे आहे.धन्यवाद संतोष. खूप खूप शुभेच्छा.